हा मी ज्योती बोलते ऍक्च्युली मला ना कृषी बद्दलची थोडी माहिती पाहिजे तुम्ही मला देऊ शकता का थोडीफार माहिती? कृषीबद्दल

भारताची जी कृषिक्रांती झाली होती एकोणीसशे साठ नंतर झाली आणि त्यासाठी जी क्रांती झाली अ त्याच्यानंतर अजूनसुद्धा भारतातमध्ये

त्याला जी अन्न व्यवस्था लागतें लोकांना

महत्वाची अ त्याला जो कारण आहेतं एक मागासलेला तरुणवर्ग म्हणजे मागासलेला वर्गाच्या अर्थाने की तो शेतीमध्ये त्याला विकसित पद्धतीने अ पुढारलेल्या लोकांसाठी अ त्याला हा बरोबर बोलताय तुम्ही हो करण की आपल्या पुढे पुढे पुढे पुढे येत नाहीये अ कारण की आपला भारत हा आहे ना हा कृषिप्रदान देश आहे. आणि आजही देशातना त्यात म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला सुमारे साठ ते एकसष्ठ टक्के ना

म्हणजे ग्रामीण भागात पण लोकांची ना उपजीविका ही आहे ना शेती म्हणूनच व्यवसाय म्हणूनच अ उपलब्ध करतात म्हणजे जास्त करून लोकं ऍक्च्युली तुम्ही बरोबर म्हणताय म्हणताय तुम्ही परंतु कसं आहे की नुसती कृषिविद्यापीठात उभारून किंवा त्याचे काही नियम सांगून कृषिक्रांती घडून येणार नाही

किंवा इझ्राएल इझ्रायलचे दौरे करून सुद्धा क्रांती घडून येणार नाही. त्याचं कारण असं झालंय की फक्त कृषि अ कृषी ही क्रांती किंवा कृषि व्यवस्था हे रासायनिक खतानुसार अ आपण डिपेन्ड करतं त्याच्यासाठी आपल्याला भांडवल पाहिजे. सिंचनाची वेवस्था वगैरे

सगळं नीट म्हणजे कृषी कृषीसाठी आपल्याला म्हणजे करावी लागते बरोबर हा कारणं आताच कोरोनाचा काळ आला त्यामुळे आपल्याला आपण डिपेन्ड होतो ते रशियासाठी कारण, रशिया आपला मुख्य पुरवठादार आहे. यूरियासाठी आणि युरिया आपल्याला मिळत नव्हता. त्यामुळे आपण युरियाचे खत खताचे जे किंमती होत्या त्या भरमसाठ वडल्या होत्या

त्यामुळे आपण शेतीसाठी ही आपण शेती करावी आणि आपली जे शेती पावसाच्या पाण्यावर डिपेंड हा असल्यामुळें

भारतात म्हणजे जसं अपडेशन होतंय किंवा प्रत्येक सेक्टर माहितीनुसार त्यानुसार शेतीच्या वाणांमध्ये सुद्धा अपडेशन व्हायला पाहिजे असं मला वाटत

शेतीसाठी आपल्याला म्हणजे शेती अ शेतीसाठी पेरणी बोला कायपण बोला पेरणीकरण्याच्या सुविधांसाठी आपल्याला बियाणे खतें म्हणजे पीक आणि व अ रोगरक्षकाचे कीटक नाशक असे आपल्याला त्या जे पण उपयोगी अशी ओषधे उपलब्ध करतात ना त्यासाठी पण आपल्याला आहेतना खुपसारे म्हणजे प्रॉब्लम्स पण येतात त्यामध्ये. शेत शेतकऱ्यांना हा बरोबर आहे म्हणजे कसं आहे की आता

एखादं कपाशीच उत्पादन असेल ते निघून जातं किंवा त्यामुळे ओलादुष्काळ पडतो त्यामुळे ओलादुष्काळ झाला तरीसुद्धा आपल्याला

मायक्रो शेती म्हणतात त्यानुसार जशे इझ्रायलमध्ये शेती होते

कारण कसं आहे की मेयक्रो शेती केल्यामुळे काही एका कमी जमीनीमध्ये आपण जास्ती जास्त शेती आपण करूं शकतो.

अ जमीन आहे ती शेतजमीन म्हणतो आपण त्याला

पूर्णपणे अ आलीनाहीये शेती शेती कारण्यासाठी

वनशेती म्हणतात वनशेतीमध्ये सुद्धा आपण अ तेवढी आपण त्याच्यामध्ये मागासलेले आहोत. अजून आपण अ

स्वतःसाठी पण शेती करू शकतो म्हणजे आपलं टेरिस असतं त्या टेरिसमध्ये सुद्धा आपण स्वतः

म्हणजे कसं असतं की आपण अ की शेतकरी आता काय करतो जास्ती जास्त

ते जास्तीतजास्त केमिकलचा उपयोग करतो आणि केमिकलच्या आपल्याकडे कसं सॉल्ट चा प्रॉब्लम होतं चाललाय आपल्या शरीरामध्ये अ अ जे घटक आहेत अभिप्राव्य घटक म्हणतात ते आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्यालाच अपायकारक होतात. आपले किंवा अजून आपल्याला किडनीचे प्रॉब्लम्स होतात त्यामुळे आपणच

एखादी गच्चीवर किंवा आपल्या बगिच्यामध्ये शेती केलेली चांगली होईल

आता महाराष्ट्रात तर खूपसारे कृषी विद्यापीठं पण अशी म्हणजे सुरु केलेत म्हणजे असं मी म्हणजे मला असं ऐकण्यात आलं आहे.

हा आता महाराष्ट्रामध्ये मी आहे तिथे दापोली कृषी विद्यापीठ आहे. राहोरी कृषी विद्यापीठ आहे अहमदनगरमध्ये

ऍक्च्युली मी तिथे काम पण केलेलं आहे दापोली कृषी विद्यापीठामध्ये

ठीक आहे थँक्यू आनंद तुमच्याबरोबर बोलून मला चांगलं वाटलं ठीक आहें. थँक्यू.